इथ बस स्थानक आहे बस स्थानकावर काही लोक बसलेले आहेत पोस्टर लावलेल आहेत काही येत आहेत काही जात आहेत काही बसलेले आहे.